काही लोकं डोक्यावरती सामान घेऊन वरती--

त्याच्यावर फ्लू सिट्स असं लिहिलेलं आहे.

काही छोटी मुले व्हाईट कलरची बंगाली कुर्ता घातलेला आहे.